जावा मधील do व्हाईल लूप वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
या पाठात do व्हाईल लूप आणि त्याचा वापर करायला शिकू
यासाठी उबुंटू 1110 जेडीके 16 आणि इक्लिप्स 37 वापरणार आहोत
यासाठी जावा तील व्हाईल लूप ची माहिती असायला हवी
नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या
ही do व्हाईल लूप ची रचना आहे
ही व्हाईल लूप सारखीच आहे
ह्याचेही दोन भाग आहेत
पहिला लूप रनिंग कंडिशन आणि दुसरा लूप व्हेरिएबल येथे डीओ ब्लॉक च्या नंतर कंडिशन लिहिली जाते एवढाच फरक आहे
त्यामुळे डीओ ब्लॉक मधील स्टेटमेंट्स कार्यान्वित झाल्यावर कंडिशन तपासली जाईल
उदाहरण पाहू
इक्लिप्स वर जाऊ
हा इक्लिप्स इदे आणि उर्वरित कोड चा आराखडा आहे
डोव्हिलेडेमो हा क्लास बनवून मेन मेथॉड लिहिली आहे
do व्हाईल लूप द्वारे 1 ते 10 अंक प्रिंट करू
टाईप करा इंट न् इक्वॉल टीओ 1 न् हे लूप व्हेरिएबल आहे
नंतर टाईप करा डीओ ओपन एंड क्लोज ब्रेसेस ब्रेसेस मध्ये systemoutप्रिंटलं न् ची व्हॅल्यू प्रिंट झाल्यावर ती 1 ने वाढवू
त्यासाठी लिहा न् इक्वॉल टीओ न् प्लस 1 आपण हे न् इस लेस थान ओर इक्वॉल टीओ 10 होईपर्यंत करू
ब्रेसेस च्या बाहेर टाईप करा व्हाईल कंसात आणि semi कॉलन देऊन do व्हाईल संपवा
हे कसे कार्य करते ते पाहू
सेव्ह करून कार्यान्वित करा
1 ते 10 अंक प्रिंट झालेले दिसतील
कोड कसा कार्यान्वित झाला ते समजून घेऊ
प्रथम1 ही व्हॅल्यू प्रिंट होईल नंतर न् ची व्हॅल्यू 2 होईल
नंतर कंडिशन तपासली जाईल
ही ट्रू असल्यामुळे 2 प्रिंट होऊन न् ची व्हॅल्यू 3 होईल
अशाप्रकारे 10 पर्यंत प्रिंट झाल्यावर न् ची व्हॅल्यू 11 होईल
न् 11 होईल तेव्हा कंडिशन फळसे होऊन लूप थांबेल
50 ते 40 पर्यंत अंक उतरत्या क्रमाने प्रिंट करू
50 पासून सुरूवात करू
न् 1 च्या जागी न् 50 करा
मोठ्यापासून लहान संख्येपर्यंत लूपिंग असल्याने लूप व्हेरिएबल कमी करू
न् न् 1 च्या जागी न् न् 1 करा
न् इस ग्रेटर थान ओर इक्वॉल टीओ 40 होईपर्यंत आपण लूप करणार आहोत
कंडिशन बदलून न् 40 करा
आता आऊटपुट पाहू
सेव्ह करून कार्यान्वित करा
50 ते 40 पर्यंत अंक प्रिंट झालेले दिसतील
do व्हाईल लूप वापरून वेगळे लॉजिक करून पाहू
दिलेली संख्या पूर्ण वर्ग आहे की नाही ते तपासू
मेन मेथॉड मधील हा भाग काढून टाका
टाईप करा इंट न् 25 न् ची व्हॅल्यू पूर्ण वर्ग आहे की नाही हे तपासणार आहोत
टाईप करा इंट एक्स 0 जर न् पूर्ण वर्ग असेल तर त्याचे वर्गमूळ एक्स मध्ये संचित होईल
टाईप करा डीओ ओपन आणि क्लोज ब्रेसेस
ब्रेसेस मध्ये एक्स इक्वॉल टीओ एक्स प्लस 1 आणि ब्रेसेस च्या बाहेर व्हाईल कंसात एक्स इंटो एक्स इस ठेण न् आणि do व्हाईल संपविण्यासाठी semi कॉलन द्या
एक्स इंटो एक्स इस लेस थान न् असेल तोपर्यंत एक्स ची व्हॅल्यू वाढत राहिल
जेव्हा लूप थांबेल तेव्हा याच्या उलट कंडिशन ट्रू झालेली असेल
ह्याचा अर्थ एक्स इंटो एक्स इक्वॉल टीओ न् आहे किंवा ते ग्रेटर थान न् असेल
जर एक्स इंटो एक्स इस इक्वॉल टीओ न् असेल तर तो पूर्ण वर्ग आहे
तसे नसेल तर तो पूर्ण वर्ग नाही
आपण कंडिशन प्रिंट करू
Systemoutprintlnएक्स एक्स न् हे कसे कार्य करते ते पाहू
सेव्ह करून कार्यान्वित करू
आऊटपुट ट्रू दिसेल
पूर्ण वर्ग असलेली दुसरी संख्या पाहू
न् 25 च्या जागी न् 49 करा
सेव्ह करून कार्यान्वित करू
आऊटपुट पुन्हा ट्रू दिसेल
आता पूर्ण वर्ग नसलेली संख्या पाहू
49 च्या जागी 23 करा
सेव्ह करून कार्यान्वित करू
अपेक्षित असलेले फळसे आऊटपुट दिसेल
आता न् ची व्हॅल्यू 0 असेल तर काय होते ते पाहू
न् 23 च्या जागी न् 0
शून्य ही नैसर्गिक संख्या नाही त्यामुळे फळसे हे आऊटपुट मिळेल
कोड कार्यान्वित करू
सेव्ह करून कार्यान्वित करू
अपेक्षित असलेले फळसे आऊटपुट दिसेल
कारण आधी ही कंडिशन एक्स इंटो एक्स इस लेस थान न् तपासली जाईल आणि एक्स ची व्हॅल्यू वाढून ती 1 होईल
लूप कंडिशन फळसे असल्यामुळे तो कार्यान्वित होणार नाही
आपण do व्हाईल लूप वापरून 0 हा पूर्ण वर्ग नसल्याची खात्री केली
अशाप्रकारे do व्हाईल लूप द्वारे विविध प्रॉब्लेम्स सोडवता येतात विशेषतः जेव्हा लूप एकदा तरी कार्यान्वित होणे गरजेचे असते
आपण अंतिम टप्प्यात आलो आहोत
आपण शिकलो do व्हाईल लूप आणि त्याचा वापर
पुढे दिलेली असाइनमेंट करा
दिलेल्या बायनरी संख्या चे समतुल्य दशमान शोधा
ईजी
11010 26 प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्स च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते160सहभागासाठी धन्यवाद